परत वरती दोन पीकॉक आहेत. खुप सारे फ्लावर्स वगैरे आहेत. थोड़े लाइट्स वगैरे आहेत.

मोकळं पटांगण आहे त्याच्या आजूबाजूला खूप सारे झाडं आहेत खूप साऱ्या हरणी वेगेरा आहे त्यांना तार कंपाऊंड आहे.

अह परत इथे खूप सारे लोक आहेत लाइट चे खांब आहे सूर्याचा प्रकाश आहे खूप सारे झाड वेगेरे पण आहे जाण्यायेण्याचा रस्ता आहे.

अ खुप साऱ्या मुर्त्या आहे त्याच्यावरती भिंती वरती कोरीव काम केलेल आहे. वरती स्टीलचे इंगल्स वगैरे आहेत परत साइड ला एक छोटासा बोर्ड आहेत.

अ हे आजू बाजूला खूप सारे घर वगैरे आहेत लाईट्स चे खांब आहे लाईट्स चे वायरी वगैरे आहेत खूप सारे झाड वगैरे आहेत.

अ परत एक जाण्या येण्याचा रस्ता आहे साईड ला छोटं छोटं गवत वगैरे आहे आजू बाजूला खूप सारे झाडं वगैरे आहे.

मोकळा पटांगण आहे मोकळ्या पटांगणामध्ये छोट्या छोट्या हरनी आहेत आजू बाजूला तार कंपाऊंड आहे खूप सारे झाडे वगैरे आहेत काही मोठे तर काही छोटे झाड आहेत.